या ठिकाणी एक नदी दिसत आहे अ त्या नदीच्या वर मोठा पूल बांधलेला दिसत आहे तो पुलचा कलर आहे पिवळसर असा दिसत आहे.

नदीचं वातावरण अतिशय छान दिसत आहे ढगाचा कलर हा मस्त अ पांढरा दिसत आहे एकीकडे मस्त पूल असा दिसत आहे.

वातावरण अतिशय छान आहे तेथल एकीकडे झा--

लाल कलरची आहे त्याच्यात हिरव्या कलरची पण अ मस्त छान डेकोरेशन केलेली आहे दुसरीकडे लाल कलरची आहे.

हिरवे कलर चे आहेत अ एकीकडे चेयर दिसताहेत चेयर्स ही एक निळ्या कलर ची आहे एक रेड कलर ची आहे एकीकडे सायकल आपल्याला भिंतीला लटकवन्यात असे दिसत आहे.

इथे एक अ चर्च सारख दिसत आहे इकडे तीन माणस आहेत तिघीनी चार चादरी ओडलेल्या आहे एकीकडे अल्लाच्या चादरी आहे एकडे --

अ क्रिसतच अस लॉकेट दिसत आहे एक माणूस मध्ये आहे त्याने निळ्या कलरची हे चुनरी अशी ओढलेली दुसरीकडे पण तोच आहे.

अ आठ नऊ अश्या खिडक्या पण दिसत आहे बिल्डिंगच्या चा कलर हा व्हाइट आहे आणि तो थोडासा खराब झालेला दिसतोय परत इकडे खूप झाड पण दिसता अतिशय सुंदर वाट --

निळ्या कलरची आकाशी कलरची आहे अतिशय सुंदर दिसत आहे तेवढ वातावरण--

बाजूला मकेचे झाड दिसत आहे अ तिथ मात्र खूप मोठे झाड आहे ते अतिशय छान दिस--

इकडे एक माणूस दिसतोय आपल्याला जस की तो सेल्फी काडतोय एकीकडे एक दूसरा माणूस दिसतोय तो त्याच्याकडे बघत आहे तो त्याच्याकडे बगतोय पुढे एक बॉटल ठेवण्यात आलेली आहे.

अ दोन सायकल ठेवण्यात आलेल्या आहेत एकीकडे सिमेंट ची गोणी ठेवन्यात एकीकडे एक स्कूटर दिसतिय निळ्या कलरची.

इथ आपल्याला इथे आपल्याला दिसून येत आहे की अ बँकिंग भरण्याच काम चालू आहे अस वाटत आहे आपल्याला एकीकडे सिमेंट --

पडलेल दिसत आहे सिमेंटची गोणी पण दिसत आहे एकीकडे एकीकड टोकन दिसत आहे आपल्याला ते आहे.

अ इथे व्हाइट कलरच अस ते मोठ घर अस घर दिसत आहे त्याला दोन खिडक्या आहेत दोन दरवाजा आहे त्यांना दोन्हींना कुलूप लावलेल आहे.

इथे आपल्याला एक शेत दिसत आहे अ शेताकडे एक मंदिर दिसत आहे मंदिर खूप छान दिसत आहे.

इथे आपल्याला चार जण दिसत आहे चार जणांना मध्ये एक माणूस आहे आणि तीन बाय आहे तिघीनी अश्या--

इथ आपल्याला एक तलाव दिसत आहे अ तलावामध्ये एक मोर दिसत आहे एका बाजूला झाड आहे.